त्याला बगत आहे.

आणि काई मोठाले आणि काई छोटाले झाड --

हे आपण बगतोय की एक अ ऑफिस --

आणि आपण बगतोय की समोर काही लेडीज आपल्याला इथ दिसत आहे आणि एक व्यक्ती एका बाळाला घेऊन तिथे उभा आहे.

काॅलेजच्या समोरच्या साईड ब बगतोय की मोठ मोठ्या बिल्डिंगस आपल्याला दिसत आहे.

एकदम डेकोरेट केलेल आहे वरच्या साईड व्हाइट आणि लाल कलरची फुल लावलेली आहे मागच्या साईड एक बॅगग्राउंड केलेला आहे खुप सारे लोक आपल्याला इथ समोर दिसत आहे.

पलिकडच्या साईडन आपण बगतोय की --

आणि इकडच्या साईडन एक फॅन आपल्याला दिसत --

बिल्बिंगस आपल्याला दिसत आहे.

समोर खुप सारे झाड आपल्याला दिसत आहे.

समोरच्या फोटो मधे आपण बगतोय की दुकान आहे.